लिब्रिऑफिस बसे च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
reportतयार करणे
रिपोर्ट मधील फील्ड्स सिलेक्ट लाबेल आणि सॉर्ट करणे
रिपोर्ट चा लेआउट ठरवणे तसेच स्टॅटिक किंवा डायनॅमिक ह्यापैकी रिपोर्ट चा प्रकार निवडणे
ह्यासाठी आपण लायब्ररी डेटाबेस चा वापर करणार आहोत
आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे
तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती संचित केलेले टेबल आहे
मागील ट्युटोरियलमध्ये आपण फॉर्म्स आणि क्वेरीज कशा बनवायच्या ते शिकलो
reportकसा बनवायचा हे शिकण्यापूर्वी रिपोर्ट म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊ या
क्वेरी प्रमाणेचdatabase मधून माहिती मिळवण्याची अजून एक पध्दत म्हणजे रिपोर्ट होय
आपण रिपोर्ट आपल्या आवडीनुसार डिझाईन करू शकतो ज्यामुळे तो आपल्याला वाचणे किंवा कागदावर छापणे सोयीचे होते
डेटाबेस मधील टेबल्स किंवा क्वेरीज पासून रिपोर्ट्स तयार करता येतात
टेबल किंवा क्वेरी मधील सर्व किंवा काही निवडक फिल्डस रिपोर्ट मध्ये घेता येतात
स्टॅटिक आणि डायनॅमिक हे Reportsचे दोन प्रकार आहेत
जेव्हा स्टॅटिक रिपोर्ट बघण्यासाठी उघडला जातो त्यावेळी रिपोर्ट बनवताना त्यात असलेला dataच आपल्याला दाखवला जातो
ह्याला स्नॅपशॉट असेही म्हणतात
परंतु डायनॅमिक रिपोर्ट बघण्यासाठी उघडल्यावर आपल्याला डेटाबेस मधून करंट दाता दाखवला जाईल
आता आपण सॅम्पल रिपोर्ट बनवू या
लायब्ररी डेटाबेस मध्ये डाव्या पॅनेलमधील रिपोर्ट्स ह्या आयकॉनवर क्लिक करा
उजव्या पॅनेलमधील उसे विझार्ड टीओ क्रिएट रिपोर्ट वर क्लिक करा
Reportsतयार करण्याचा हा सगळ्यात सोपा आणि जलद पर्याय आहे
आता आपल्याला नवी विंडो दिसेल ज्याला रिपोर्ट बिल्डर विंडो असेही म्हणतात
तसेच आपल्याला डाव्या बाजूला सहा स्टेप्स ची सूची असलेला विझार्ड दिसेल
मागील ट्युटोरियल मध्ये बनवलेल्या क्वेरी वर आधारित रिपोर्ट बनवण्यासाठी आपण हा विझार्ड वापरणार आहोत
हिस्टरी ओएफ बुक्स इश्यूड टीओ ठे लायब्ररी मेंबर्स आपण फील्ड सिलेक्शन ह्या पहिल्या स्टेप वर आहोत
आपण टेबल किंवा क्वेरी यापैकी एक रिपोर्ट चा सोर्स म्हणून निवडणार आहोत
वरील ड्रॉप डाउन सूचीतून हिस्टरी ओएफ बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स ही क्वेरी निवडू या
आता आपल्याला डाव्या बाजूला क्वेरी मधील उपलब्ध फील्ड्स ची सूची दिसेल
आपल्या रिपोर्ट मध्ये ही सर्व फील्ड्स हवी असल्यामुळे उजवीकडे दर्शवणा या डबल एरो बटणावर क्लिक करा
आता पुढील स्टेप वर जाण्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा
दुसरी स्टेप
लॅबेलिंग फील्ड्स
इमेज मध्ये दाखविल्याप्रमाणे लेबलच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये पुढील लेबल्स टाईप करा
आता नेक्स्ट बटणावर क्लिक करा
आता आपण ग्रुपिंग ह्या तिस या stepवर आहोत
ह्याचा वापर एखाद्या फिल्डनुसार दाता गटांमध्ये विभागून दाखवण्यासाठी करतात
उदाहरणार्थ आपण आपल्या reportमध्ये बुक टायटलनुसार ग्रुप बनवू शकतो
जर आपण तसे केले तर reportमध्ये आपल्याला प्रथम बुक टायटल आणि नंतर ज्यांना हे पुस्तक दिले गेले आहे त्या सर्व सभासदांची नावे दिसतील
त्यानंतर पुढील बुक टायटल दाखवले जाईल
आत्तासाठी आपण आपला रिपोर्ट साधाच ठेवूया
त्यासाठी नेक्स्ट बटणावर क्लिक करा
आता आपण सॉर्टिंग ऑप्शन्स ह्या चौथ्या स्टेप वर आहोत
आपण घटनांच्या क्रमानुसार दाता सॉर्ट करू या
आणि नंतर ते चढत्या क्रमाने बुक तितले प्रमाणे सॉर्ट करू या
त्यासाठी आपण सॉर्ट बाय ह्या ड्रॉपडाउन बॉक्स वर क्लिक करू या
नंतर इश्यू दाते वर क्लिक करू या
नंतर दुस या ड्रॉपडाउन बॉक्स वर क्लिक करू या
नंतर बुक तितले वर क्लिक करू या
आता नेक्स्ट बटणावर क्लिक करा
आता पाचवी स्टेप
चूसे लेआउट
आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे रिपोर्ट ची रूपरेषा बदलू शकतो
सूचीतील कोलमनार single कोलम्न ह्या लेआउट वर क्लिक करा
आपल्या लक्षात येईल की मागे रिपोर्ट बिल्डर रिफ्रेश झाला आहे
येथे सर्व लेबल्स डावीकडे आणि संबंधित फील्ड्स उजवीकडे दर्शविली आहेत
आता कोलमनार त्वो कॉलम्न्स वर क्लिक करा
पुन्हा विंडो रिफ्रेश झाली असून दोन कोलम्न चा लेआउट दर्शवत आहे
अशा प्रकारे आपण बसे विझार्ड ने प्रदान केलेल्या लेआउट्स पैकी कोणताही एक निवडू शकतो
आवश्यकतेप्रमाणे आपण त्यात नंतर बदलही करू शकतो
आत्तापुरते आपण पहिला घटक टॅब्युलर वर क्लिक करू
नंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा
आता शेवटची स्टेप
क्रिएट रिपोर्ट
येथे आपण आपल्या रिपोर्ट ला अर्थपूर्ण शीर्षक देऊ या
बुक्स इश्यूड टीओ Members रिपोर्ट हिस्टरी आता आपण आपला रिपोर्ट तयार करू या
जो आपल्याला नेहमी डेटाबेस मधून लेटेस्ट दाता दर्शवेल
त्यासाठी डायनॅमिक रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा
त्यामुळे जेव्हा आपण बघण्यासाठी रिपोर्ट उघडू तेव्हा आपल्याला लेटेस्ट दाता बघायला मिळेल
आपले रिपोर्ट चे काम झाले आहे
आता क्रिएट रिपोर्ट नोव या पर्यायावर क्लिक करा
आणि शेवटी फिनिश या बटणावर क्लिक करा
आता आपल्याला एक नवीन विंडो दिसेल
यात वरती फील्ड लेबल्स बोल्ड फाँट मध्ये आहेत आणि मुख्य दाता टेबल स्वरूपात आहे
तसेच आपल्याला दिसेल की ते इश्यू दाते फील्ड वर चढत्या क्रमाने म्हणजेच घटनाक्रमानुसार सॉर्ट केलेले आहे आणि नंतर बुक टायटल प्रमाणे सॉर्ट केले आहे
अशा प्रकारे आपण लायब्ररीच्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांचा घटनाक्रमानुसार रिपोर्ट बनवला आहे
पुढील ट्युटोरियलमध्ये आपल्या रिपोर्ट मध्ये बदल कसे करायचे ते पाहू
आता असाइनमेंट करू
पब्लिशर्स प्रमाणे ग्रुप केलेला लायब्ररीमधील सर्व पुस्तकांचा रिपोर्ट तयार करा
पब्लिशर्स आणि बुक टाइटल्स दोन्ही चढत्या क्रमात असले पाहिजेत
कोलमनार single कोलम्न हा लेआउट वापरा
अशाप्रकारे आपण रिपोर्ट वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
रिपोर्ट बनवणे
रिपोर्ट मधील फिल्डस सिलेक्ट लाबेल आणि सॉर्ट करणे
रिपोर्ट चा लेआऊट निवडणे
स्टॅटिक किंवा डायनॅमिक पैकी रिपोर्ट चा टाईप निवडणे
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा एक भाग आहे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद